तरी परीक्षक त्याला त्याच्या खराब हस्ताक्षरांमुळे त्याला Marks देत नाही. त्याला कमी गुण देतो आणि ज्या विध्यार्थ्याजवळ ज्ञान नसेल, ज्याच्याजवळ Knowledge अजिबात नसेल परंतु परीक्षक जो असतो त्याचा Paper presentation करण्याची कला आणि त्याच हस्ताक्षर चांगलं असल्यामुळे फक्त आणि फक्त त्याच्या हस्ताक्षराच्या जोरावर त्याला Marks देतो. हि पद्धत कितपत योग्य आहे. आता या पद्धतीला आळा घालण्यासाठी भारतीय शिक्षणप्रणाली मध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा म्हणजेच Competitive exam घेण्यात येत आहेत. या Competitive exam जी आहेत या भारतीय शिक्षणप्रणालीची एक चांगली बाजू आहे. कारण जी वाईट बाजू आहे त्यामध्ये फक्त Paper presentation आणि हस्ताक्षर यांना

आणि स्पर्धा परीक्षांची निर्मिती करण्यात आली. यात फक्त फक्त प्रश्न दिलेला असतो आणि त्याचे चार पर्याय दिलेले असतात. प्रश्न वाचायचा आणि या चार पर्यायातून एक योग्य पर्याय निवडून योग्य पर्याय निवडायचा. म्हजेच या शिक्षणप्रणालीमध्ये ज्या विध्यार्थ्याजवळ ज्ञान असेल त्याच तोच विध्यार्थी त्या प्रश्नांची व्यवस्थित योग्य उत्तर निवडू शकेल. कारण

त्या प्रश्नच योग्य उत्तर देऊ शकेल आणि परीक्षेत चांगले गुण मिळवू शकेल. या स्पर्धा परीक्षेची परीक्षा घेण्याची जी कला आहे यामध्ये एखादया वाक्याला वाढवून वाढवून वाढवून, एखादया वाक्याला घुमवून फिरवून लिहणारे जे विध्यार्थी असतात आणि चांगले Marks मिळवणारे जे विध्यार्थी असतात त्यांचा काही उपयोग नसतो म्हणजे या शिक्षणप्रणाली मध्ये विद्यार्थ्यांचा ज्ञानाचा कल घेतला जातो. विध्यार्थ्याजवळ Actual मध्ये किती Knowledge आहे हे दिसून येते.

हीच पद्धत वापरली जाते. कि एक प्रश्न दयायचा आणि त्या प्रश्नाचं दोन तीन चार Pages भरून उत्तर लिहायचं. काही काही शिक्षक किंवा परीक्षक असे असतात जे फक्त प्रश्नांची लांबी बघतात त्यात काय लिहलेलं आहे असं नाही बघत. ते फक्त एवढ बघतात कि या विधायर्थ्याने दहा Mark च्या Question साठी तीन Page चार Page पाच Page लिहलेले आहेत. काही काही तर असेही ठरवून घेतात कि एका Page ला एक Marks मग त्यात तुम्ही काहीही लिहलेले का असेना. आता Scocial media आपल्याला खूप सारे असे Examples बघायला मिळतात. कि त्यामध्ये असे दिलेलं असते कि विद्यार्थ्यांनी प्रश्नाच्या उत्तराच्या जागी अक्षरशः सिनेमातली गाणी लिहलेली असतात. तरी सुध्दा शिक्षकांकडून आळशीपणामुळे त्या गाण्यांना Marks दिले जातात. जरी याच प्रमाण कमी असलं. Zero point one percent का असेना पण हि आहे आणि हे असं असतंच. तर हि पद्धत जी आहे हस्ताक्षराच्या Basis वर Marks देण्याची किंवा ज्याचं Paepr Presentation चांगलं असेल त्याला चांगले Marks देण्याची हि पद्धत अतिशय चुकीची आहे कारण या पद्धतीमुळे ज्या विधायर्थ्यांजवळ Knowledge असते त्या विद्यार्थ्यांचं Loss होतो कारण त्यांचं हस्ताक्षर चांगलं नसतं आणि आत्ता अनुभवावरून एक गोष्ट लक्षात आलेली आहे कि ज्या विध्यार्थ्यांजवळ Knowledge असत त्यांचं हस्ताक्षर खराब असते. आणि त्यामुळे त्यांना Paper मध्ये कमी Marks मिळत असतात. जरी हे तेवढंच सत्य असलं कि Knowledge असणारे विध्यार्थी जे असतात त्यानां जरी परीक्षेमध्ये कमी गुण मिळालेले असले तरी ते तरी ते आपल्या जीवनात एक उत्कृष्ट भावी नागरिक बनतात आणि एक सफल आयुष्य जगत असतात.

परंतु यासाठी संपूर्ण शिक्षण प्रणाली मध्ये परीक्षा घेण्याची जी पद्धत आहे ती पद्धत बदलायला हवी. ती पद्धत बदलणे गरजेचे आहे कारण हि पद्धत बदलली नाही तर देशाचे भविष्य जे आहे ते अंधारात जाईल. कारण येणारे भावी कारण शाळेत शिकणारे आणि महाविद्यालयात शिकणारे विध्यार्थीच हेच भावी हे देशाचे भविष्य आहेत.

आकलन केले जातंय आणि हि गोष्ट देशाच्या भविष्यासाठी चांगली नाहीये. या गोष्टीमुळे देशाचे भविष्य धोक्यात येत आहे. आपल्या देशाचा विकास जो आहे त्याच्यावर प्रतिबंध येत आहे. आणि म्हणूनच कदाचित आपला देश हा विकसित देश म्हणून ओळखला जातोय. आपल्या देशाला विकसित बनवण्यासाठी, देशाचा व्यवस्तितं विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांचा विकास हा गरजेचा असतो आणि विद्यार्थ्यांचा विकास हा शाळेतच होत असतो. तर शाळेतच त्यांची जी आकलन करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीला व्यवस्थित करण. चुकीची पद्धत न वापरण आणि योग्य पद्धतीने विद्यार्थ्या मध्ये असलेल्या कलागुणांचा, त्यांचा ज्ञानाचा, आकलन करण हे गरजेचं आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांचं योग्य पद्धतीने आकलन होईल आणि आपल्या देशाचं भविष्य हे उज्ज्वल होईल.

बोल

काही नाही झोपत आहो होय ग मी पण झोपत आहे

झाला का अभ्यास

नाही खूपच झोप येत आहे आताच जेवण केल ना मी जेवण केल्या नंतर मला झोप येते. हो क अं इंस्टाग्राम उन आठवण आलायत्या ढोले ला फोल्लो करते का हो का? डोली डोल तीच डोली आहे हो डोली अरे तुला माहित का तिने मझ परिवते रिक्वेस्ट पणअसेप्त केली प्रायवेट झेरो पोस्ट आहे अरे अन हायलाईट

आता टाकणार कि एक मिनिट मी बघते मग टाकल्या बरोबर मला संग काय टाकल काय नाही

आण तू मला आता सांगितल किन कि तीन तुझी एक्सेप्ट केली रिक्वेस्ट म्हणून

हो का हा तू तिला तिच्या में अकाउंट वर फोल्लोव करते न त्याच्यामुले तीन लगेच केली ह हम्म बग क्स्याच प्रयवेट सगळेच झाल

त रिक्वेस्ट एक्सेप्ट करते यार

पागल आहे, बिनडोक आहे ती हम्म होती तिच्या अगोदर एक पोस्ट होती तीन आता काढून टाकल वाटत हो असेलच का माहिती अशी फालतू फालतू स्टोरी पण क्लास फ्रेंड मध्ये टाकते यार पांचट वांचट काही पण तस लई तस लई खुपसुरत आहे न ती हु तिला वाटते ती अप्सरा दिसते हो अप्सरा माझ्या माग तर खूप जास्त पोर होते माहित आहे का तुला आणि तिच्या माग कोण आहेत आपल्याला आपण जीवन घेऊन टाकला पाहिजे वरूनही तिच्या मग जे लोक जे लोक असतील

तीच सगल फ्रेंड्स मध्ये सगळ तेच पोर आहे

ह बिनडोकच वाटते ती मला थोडी होण तिच्यावाल्या ढोली न काय केली नाही का तुझी रिक्वेस्ट एक्सेप्ट

तस काही नाही नि पण स्वतःला खूप सुंदरी समजते काही न काही टाकत असते फोटो वगेरे

कोकण कळची अप्सरा स्वर्ग से उत्तरी हुए दोगे एकच मळ्याच्य मनी आहेत हो आणि दोघी सारख्या पण दिसते

अक्कलच नाही त्यांना काय कस

फालतू ते टाकल होत त्यांनी आता बघ त्याच फ्रेइन्ड कपडे बदलत ते ड्रेससिंग करत होता टाकल होत हो हो ते विडिओ रेकॉर्ड करून टाकला होता न हो पण करतात ते लोक पागल असतात ह फ्रेंड पण कसा दिसत होता ढेरी निघाली होती खूप जास्त

काय म्हण बाकी आहे अजून आह अजून काही नाही घरी जायची इच्छा होते कधी जाणार मग तू घर

म्हणजे एक दिड महीना हो बघू एक दीड महिना वगेरे हो का एखाद महिना वगेरे चांगल आहे न तिने पास होऊन जाईल तुझा

आणखी का म्हणत

मी तर आता पेपर झाल्यावर जाईल जुलाई मध्य

हु मला नाही करमत ग घरी गेल्यावर मला खूप बोर होत हु

तुमच तरी जवळ आहे खूप दूर आहे

हो का माहि ते कस मी हे पुणे एका कोण्तत्यात आणि ते एका कोण्तत्यात आहे आमच कस जवळ अं आम्हाला फक्त सहा सात तास लागत

न तुमची तिकड का फेमस आहे संत्रे ओरेन्ज आता गेली तर आन माझ्यासठी घेवून ये मग

आजून काय फेमस आहे तुमच्या शेतात आणखी काय ते हल्दीराम, हल्दीराम मची ती संत्रा वरच तुमच वरोडा नागपूर पासून किती लांब आहे दोन तास लागते तरी पण खूप लांब आहे

आम्हाल दोन तास काय दोन तास.

नगर लागत औरंगाबाद दोन दिड तास हु च कार नि गेली कि लवकर पोहचते एखादी तासात

हो बस काही स्लो स्लो चालते बस च्या स्पीड व डिपेंड करते हळू हळू चालते आता तर तिकीट पन हाल्फ झाल आहे

हु ठीक मग तुझ्या friend ला फोन केला का तू हो केला होता तो बावळत कुठ आहे माहित नाही का बरोबर बोलत नाही आता मला खूप राग येते लवकर

काय माहिती काय करत असते तो काय महिती तुला इथ ते करून तिकड दुसरी सोबत बोलत असेल अं काय माहित करू पण शकते आपल्याला का माहित आता आपण इकड राहतो कस वाटेल तो दुसऱ्या सोबत बोलत असल्य असला तर ह आह त्याला त पण त्याला कस वाटेल समज दुसऱ्या बोलली तर

तसच असते आता त्यात, त्यांना स्वता केल काही नाही आपण त्याल अस पटकन लागते हु लई शहाणेअसत ते हो काय आपल्या कड ओपशन नाही आहे राव लागेल आता

बाकी निवांत हो पण आता विचार करू झोपते म्हटल एक दिड तास मग उठ मग परत अभ्यास कर हो झोप

झोपली आहे का तू हो आता अशी बेड वर पडलेली आहे पण झोपते आता झोप थोड दोन चार दोन तीन मिनिटात झोप आता हु तुझ्या प्प्पाची नाईट शिफ्ट आहे का डे शिफ्ट आहे नाईट शिफ्ट आहे

हो आता घरी आहे आता रात्री जाईल साडे सात वाजता

मग पहाटे येते ठीके ठिके झोप मग तू पण बाय बाय पर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

हां हां हां, हैद्राबादला कसं, कोल्हापूरवरनं train नं गेल्तो का? स bus नं

मग आम्ही सोलापूरला आलो, म्हणजे आणि मग सोलापूरातनं train होती हैद्राबादची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

मग सोलापूरात पोहोचल्यानंतरनं मग आमची रात्रीची train होती ती. मग सोलापूर station वर असं जसं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 जेवायला व्हय, जेवायला समोसा?

पिझ्झा जेवायला? खतरनाक.